गणपती खुप छान सजवलेला आहे.

त्या दुकानाचं नाव सिलेक्टेड आहे.

खुप सारे शाॅप दिसत आहेत एक एलिव्हेटर --

च्या मधे तीन चार राईट्स आहेत एक बिल्डींग दिसत --

आकाराच्या मुर्त्या आहेत त्याच्या हातात वेगवेगडी वाद्य आहेत.

या काॅलेज च्या भिंतीचा कलर पांढरा आहे त्याच्या समोर --

ह्या मंदिराच्या भिंतीवर लाल कलर दिलेला आहे वर एक सुवर्ण कलर रंगाच--

हे खूप हिरवळ अस वातावरण आहे.